एक हॉल आहे इथे जाणे येण्याचा रस्ता आहे चप्पला वगैरे काढला आहेत सीडी वगैरे आहेत खूप सारे लोक आहेत आह ग्रीन व्हाईट पिंक येल्लो कलर मध्ये बलून हे लावलेले आहेत फूला वगैरे लावलेले आहेत परदे वगैरे आहेत जाणे येणाचे रस्ते आहेत मोकळी --